C मधील स्टॅटिक मेंबर्स वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत स्टॅटिक कीवर्ड
स्टॅटिक व्हेरिएबल
स्टॅटिक फंक्शन
उदाहरणांच्या सहाय्याने हे बघू
ह्या पाठासाठी उबंटु ओएस वर्जन 1110 आणि g कंपाइलर वर्जन 461 वापरू
आता स्टॅटिक म्हणजे काय हे जाणून घेऊ
पहिले ऑब्जेक्ट बनण्यापूर्वी स्टॅटिक व्हेरिएबलला शून्य प्राथमिक व्हॅल्यू दिली जाते
संपूर्ण प्रोग्रॅममधे स्टॅटिक व्हेरिएबलची फक्त एकच कॉपी असते
सर्व ऑब्जेक्टस हाच व्हेरिएबल वापरतात
हा प्रोग्रॅमच्या शेवटपर्यंत मेमरीमधे राहतो
स्टॅटिक फंक्शन्स
कुठल्याही ऑब्जेक्टवर अवलंबून न राहता स्टॅटिक फंक्शन कॉल करता येतात
स्टॅटिक फंक्शन अॅक्सेस करण्यासाठी वापरू classname160 स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि staticfunction आता स्टॅटिक मेंबर्सवरील उदाहरण पाहू
मी एडिटरवर कोड आधीच टाईप करून ठेवला आहे
स्टॅटिक डॉट सीपीपी हे आपले फाईल नेम आहे
आता कोड समजून घेऊ
आयोस्ट्रीम ही हेडरफाईल आहे
येथे एसटीडी नेमस्पेस वापरू
आपल्याकडे स्टॅटेक्स क्लास आहे
त्यात एक्स हे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहे
नंतर सुम हे स्टॅटिक व्हेरिएबल पब्लिक म्हणून घोषित केले आहे
स्टॅटेक्स हा आपला कन्स्ट्रक्टर आहे
ह्यात सुम ची व्हॅल्यू एकने वाढवू
सुम ची व्हॅल्यू एक्स मधे संचित करू
येथे स्टॅट हे स्टॅटिक फंक्शन आहे
ह्यामधे सुम प्रिंट करू
नंतर आपल्याकडे नंबर फंक्शन आहे
येथे नंबर एक्स प्रिंट करू
येथे क्लास पूर्ण होईल
स्टॅटिक व्हेरिएबल ग्लोबल म्हणून घोषित करण्यासाठी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरू
स्टॅटिक व्हेरिएबल अॅक्सेस करण्यासाठी लिहू डेटाटाइप क्लासनेम स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि स्टॅटिक व्हेरिएबल नामे
आता व्हेरिएबल सुम ला मेमरी दिली जाईल
हे 0 ने इनिशियलाईज केले आहे
हे आपले मेन फंक्शन आहे
येथे स्टॅटेक्स ह्या क्लासचे ऑब्जेक्टस जसे की ओ1 ओ2 आणि ओ3 बनवले आहेत
नंतर ओ1 ओ2 आणि ओ3 ह्या ऑब्जेक्टसच्या सहाय्याने नंबर फंक्शन कॉल करू
स्टॅट हे स्टॅटिक फंक्शन क्लास नेम
आणि स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरच्या सहाय्याने अॅक्सेस केले जाईल
येथे सुम हे स्टॅटिक व्हेरिएबल प्रिंट करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल विंडो उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी बटणे एकत्रितपणे दाबा
कंपाईल करण्यासाठी टाईप करा g स्पेस स्टॅटिक डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस स्टॅट
एंटर दाबा
टाईप करा stat
एंटर दाबा
असे आऊटपुट मिळेल
नंबर is 0 1 2 रिझल्ट is 3 नोव स्टॅटिक वर सुम इस 3 आऊटपुट समजून घेऊ
विंडोचा आकार बदलू
येथे पहिल्या संख्येची म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू 0 आहे
पहिले ऑब्जेक्ट 0 ही व्हॅल्यू देते
आपल्याकडे 1 ही व्हॅल्यू म्हणजेच एक्स 1 आहे
दुसरा ऑब्जेक्ट 1 ही व्हॅल्यू देतो
आणि तिसरा ऑब्जेक्ट 2 ही व्हॅल्यू देतो
नंतर स्टॅट फंक्शन कॉल करू जे सुम ही व्हॅल्यू देते
सुम हा रिझल्ट आहे
येथे सुम वाढेल आणि ती एक्स मधे संचित होईल
हे आपल्याला 3 ही व्हॅल्यू देईल
शेवटी असे आऊटपुट दिसेल
स्टॅटिक वर सुम इस 3
आता ओ4 हे आणखी ऑब्जेक्ट बनवू
आपण ओ4 ऑब्जेक्टच्या सहाय्याने नंबर फंक्शन कॉल करू
सावे क्लिक करा
हे कार्यान्वित करू
अॅरो की दोनदा दाबा
पुन्हा अॅरो की दोनदा दाबा
रिझल्ट इस 4 असे दिसेल
नोव स्टॅटिक वर सुम इस 4 असे मिळेल
आपण चौथे ऑब्जेक्ट बनवले होते
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्लाईडसवर जाऊ
थोडक्यात या पाठात शिकलो स्टॅटिक कीवर्ड
स्टॅटिक व्हेरिएबल
उदाहरणार्थ
स्टॅटिक इंट सुम स्टॅटिक फंक्शन
उदाहरणार्थ
स्टॅटिक व्हॉइड stat असाईनमेंट म्हणून स्टॅटिक व्हेरिएबल बनवणारा क्लास घोषित करा
व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने कमी करा
आणि व्हॅल्यू प्रिंट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद